नमस्कारLogical ऑपरेटर्स इन बाश वरील पाठात आपले स्वागत
या पाठात काही उदाहरणांच्या सहाय्याने लॉजिकल एंड लॉजिकल ओर लॉजिकल नोट चा उपयोग शिकणार आहोत
ह्या पाठासाठी बाश मधील if एल्से स्टेटमेंट कमांड लाईन अर्ग्युमेंटस आणि कोटिंग चे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या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
लॉजिकल ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ
लॉजिकल ऑपरेटर्स मुख्यत्वे प्रोग्रॅमचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात
लॉजिकल ऑपरेटर्स दोन एक्सप्रेशन्स किंवा कंडिशन्स जोडण्यास मदत करते
हे आयएफ व्हाईल किंवा इतर काही कंट्रोल स्टेटमेंटसचा भाग असू शकतात
लॉजिकल ANDचा सिंटॅक्स असा आहे
चौकटी कंस सुरू स्पेस डॉलर सिम्बॉल कंडिशन1 स्पेस चौकटी कंस पूर्ण स्पेस एम्परसँड एम्परसँड स्पेस चौकटी कंस सुरू स्पेस डॉलर सिम्बॉल कंडिशन2 स्पेस चौकटी कंस पूर्ण किंवा हा सिंटॅक्स वापरू शकतो
चौकटी कंस सुरू स्पेस डॉलर सिम्बॉल कंडिशन1 स्पेस हायफेन आ स्पेस डॉलर सिम्बॉल कंडिशन2 स्पेस चौकटी कंस पूर्ण कंडिशन1 आणि कंडिशन2 trueअसल्यास लॉजिकल एंड ट्रू रिटर्न करते
लॉजिकल ओर चा सिंटॅक्स बघू
चौकटी कंस सुरू स्पेस डॉलर सिम्बॉल कंडिशन1 स्पेस चौकटी कंस पूर्ण स्पेस व्हर्टिकल बार पुन्हा व्हर्टिकल बार स्पेस चौकटी कंस सुरू स्पेस डॉलर सिम्बॉल कंडिशन2 स्पेस चौकटी कंस पूर्ण किंवा हा सिंटॅक्स वापरू शकतो
चौकटी कंस सुरू स्पेस डॉलर सिम्बॉल कंडिशन1 स्पेस हायफेन ओ स्पेस डॉलर सिम्बॉल कंडिशन2 स्पेस चौकटी कंस पूर्ण कंडिशन1 किंवा कंडिशन 2 ट्रू असल्यास लॉजिकल ओर trueव्हॅल्यू रिटर्न करेल
उदाहरणाच्या सहाय्याने लॉजिकल ओर आणि लॉजिकल एंड चा उपयोग कसा करायचा ते पाहू
मी logicalश नावाच्या फाईलमधे कोड आधीच टाईप करून ठेवला आहे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
टाईप करा गेडीत स्पेस logicalश स्पेस साइन
एंटर दाबा
येथे दाखवलेला कोड तुमच्या logicalश फाईलमधे टाईप करा
आता कोड समजून घेऊ
ही शेबांग लाईन आहे
स्टँडर्ड इनपुट आलेला डेटा रीड कमांड वाचेल
पी प्रॉम्प्ट दाखवेल
कार्यान्वित करताना युजरकडून दिले गेलेले टेक्स्ट स्ट्रिंग व्हेरिएबलमधे संचित होईल
आयएफ स्टेटमेंट एंटर केलेली स्ट्रिंग रिकामी आहे हे तपासेल
झ हे स्ट्रिंगची लांबी शून्य आहे का हे तपासेल
स्ट्रिंग comparisonsचे विविध पर्याय जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा मन स्पेस टेस्ट
जर काही एंटर केलेले नसेल तर एचो स्टेटमेंट हा मेसेज प्रिंट करेल
जर स्ट्रिंग रिकामी नसेल तर प्रोग्रॅम पहिल्या एलिफ स्टेटमेंटवर जाईल
येथे एंटर केलेल्या स्ट्रिंगमधे राज आणि जित हे दोन्ही शब्द आहेत का हे तपासेल
असल्यास हा मेसेज एचो केला जाईल
येथे लॉजिकल एंड वापरले आहे
जेव्हा दोन्ही कंडिशन्स पूर्ण होतील तेव्हाच हा मेसेज दाखवला जाईल
तसे नसल्यास प्रोग्रॅम दुस या एलिफ स्टेटमेंटवर जाईल
येथे हे एंटर केलेल्या स्ट्रिंग मधे राज किंवा जित ह्यापैकी एखादा शब्द आहे का हे तपासेल
असल्यास हा मेसेज दाखवला जाईल
आपण येथे लॉजिकल ओर वापरले आहे
कोणतीही एक कंडिशन पूर्ण होईल तेव्हा हा मेसेज दाखवला जाईल
शेवटी आपल्याकडे डिफॉल्ट एल्से स्टेटमेंट आहे
जेव्हा वरील स्टेटमेंटस फळसे असतील तेव्हा हे स्टेटमेंट कार्यान्वित केले जाईल
फी ने मल्टिलीव्हल if एल्से लूप पूर्ण होईल
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनलवर जा
फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस लॉजिकल डॉट श
एंटर दाबा
आता टाईप करा डॉट स्लॅश logicalश
एंटर दाबा
प्रॉम्प्ट Enter आ word असे दाखवेल
जितीनराज असे टाईप करा
आऊटपुट असे मिळेल जितीनराज कंटेन्स बोथ ठे वर्ड्स राज एंड जित ह्याचा अर्थ कंट्रोल दुस या स्टेटमेंटवर पास झाला आहे
आणि दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्यामुळे हा मेसेज दाखवत आहे
आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू
अप ऍरो दाबा
logicalsh कमांडवर जाऊन एंटर दाबा
प्रॉम्प्ट Enter आ word असे दाखवेल
आता अभिजित असे टाईप करा
अभिजित कंटेन्स वर्ड राज ओर जित असे आऊटपुट दाखवले जाईल
वेगवेगळी इनपुटस देऊन प्रोग्रॅम कार्यान्वित करा
आऊटपुट पहा
स्लाईडस वर जाऊ
आता लॉजिकल नोट ऑपरेटरबद्दल जाणून घेऊ
हे एक्सप्रेशनची बोलियन व्हॅल्यू उलट करून दाखवेल
म्हणजेच एक्सप्रेशनची व्हॅल्यू फळसे असल्यास हे ट्रू आणि एक्सप्रेशन trueअसल्यास फळसे व्हॅल्यू रिटर्न करेल
लॉजिकल नोट ऑपरेटरचा सिंटॅक्स असा आहे
एक्सक्लेमेशन मार्क स्पेस एक्सप्रेशन किंवा चौकटी कंस सुरू स्पेस एक्सक्लेमेशन मार्क स्पेस एक्सप्रेशन स्पेस चौकटी कंस पूर्ण त्याचे उदाहरण पाहू
मी फाईलमधे कोड लिहून ठेवला आहे
आता टर्मिनलवर जा आणि टाईप करा गेडीत स्पेस logicalnotश स्पेस एम्परसँड साइन
एंटर दाबा
दाखवलेला कोड तुमच्या logicalnotश फाईलमधे टाईप करा
तुम्हाला माहितच आहे की ही शेबांग लाईन आहे
1 हे स्क्रिप्टला पास केलेले पहिले कमांड लाईन आर्ग्युमेंट आहे
एफ हे अर्ग्युमेंट म्हणून पास केलेल्या नावाची फाईल उपलब्ध आहे का हे तपासेल
फाईल उपलब्ध असल्यास हे ट्रू रिटर्न करेल आणि नसल्यास फळसे रिटर्न करेल
हा नोट ऑपरेटर येथे रिटर्न व्हॅल्यू उलट करून दाखवेल
म्हणजे त्या नावाची फाईल उपलब्ध असल्यास कंडिशन ट्रू होईल
पण नोट ऑपरेटर ती व्हॅल्यू उलट करून फळसे देईल
आणि फाइल डोएस नोट एक्सिस्ट असा मेसेज दाखवेल
आणि एल्से स्टेटमेंटमधे हे फाईल फाइल एक्सिस्ट्स असा मेसेज दाखवेल
फी हे आयएफ लूप पूर्ण झाल्याचे दाखवते
टर्मिनलवर जाऊ
प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ
testटीएक्सटी नावाची रिकामी फाईल बनवू
टाईप करा टच स्पेस टेस्ट डॉट टीएक्सटी
एंटर दाबा
पुढे स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस लॉजिकलनॉट डॉट श
एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश लॉजिकल नोट डॉट श स्पेस testटीएक्सटी
एंटर दाबा
आपली शेल स्क्रिप्ट फाईल उपलब्ध आहे का हे तपासेल
आपली testटीएक्सटी फाईल उपलब्ध आहे त्यामुळे ट्रू व्हॅल्यू मिळेल
नंतर लॉजिकल नोट व्हॅल्यू उलट करेल आणि फळसे रिटर्न करेल
मूल्यमापन falseअसे झाल्याने एल्से स्टेटमेंट तपासले जाईल
आणि फाइल testटीएक्सटी एक्सिस्ट्स असा मेसेज दाखवला जाईल
test1टीएक्सटी हे अर्ग्युमेंट देऊन प्रोग्रॅम पुन्हा कार्यान्वित करा
आधी सांगितल्याप्रमाणे कंट्रोल फ्लोचे निरीक्षण करा
स्लाईडस वर जाऊ
थोडक्यात पाठात शिकलो लॉजिकल एंड लॉजिकल ओर आणि लॉजिकल नोट
असाईनमेंट म्हणून फाईल उपलब्ध आहे का आणि ती कार्यान्वित करण्यायोग्य आहे का हे पाठात सांगितल्याप्रमाणे लॉजिकल ऑपरेटर्सच्या सहाय्याने तपासा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे